हाय सौरभ कसा आहेस तू?

आता सध्या तर मी टीवाय बीकॉम

जॉबवरून म्हणजे जॉब लॉस झालेला.

त्यांना नवीन जॉब भेटलं की काय दुसरं? म्हणजे दुसरीकडे वळले काय बिजनेस चालू केला असं काय? नाही जॉब गेल्यांनतर खूप प्रॉब्लेम आले. पपांना पगार नव्हता मी एकटाच होतो घरामध्ये. आणि खूप फायनान्शिअल कंडिशन खूप हे झालेली

पप्पांनी मग एक बिजनेस चालू केलेला.

अ अच्छा कारण ना म्हणजे एक

जसं अ म्हणजे अ मी आत्ता म्हणजे थोडे धारावीमध्ये कोवर्कर्स होते. छोटे छोटे म्हणजे हॅण्डमेड ते हॅण्डमेड ऑर्नामेंट्स विकायचे. त्यांला जाम लॉस झाला म्हणजे त्यांना

एम्प्लॉयमेंटचं मेन त्यांचा बेस तोच होता. पण तेही गेलं मग त्यांना म्हणजे राशन घरात पण खूप लोकांच्या. असे दिवस म्हणजे आलेले लॉकडाऊनमुळे.

अ फॅमिली एक दुसऱ्याला लागलेत. कोरोनामुळे घरात टाइम द्यायला जास्त भेटलं. अ कमीत कमी तीन महिने तरी घरात होते सर्व

जसं की एकदुसऱ्याला चांगलं म्हणजे समजायला लागले कारण नॉर्मल लाईफमध्ये कसं दिवसभर सगळे बाहेरच असतात.

अ त्या हिशोबाने सगळे एकत्र आले. कोरोनामुळे आले माणसांच्या आयुष्यात.

कोरोनामुळे खूप प्रॉब्लेम्स झाले माणसाच्या आयुष्यात.

कारण आमच्या ही बिल्डिंगमध्ये अ ऍटलीस्ट ऐट टू टाइम्स नाही सिक्स्टी ऐट पीपल लॉस देअर लाईफ.

कोरोना पन्नास केसेस घावलेत.

अ केसेस कमी आहेत सध्या

रिमूव्ह झाला आहे इंडियन गव्हर्नमेंट ते वॅक्सीन त्यांनी एकदम प्रॉपर हे केलं कारण आत्ता हे मी ऐकतोय वेस्टर्न कंट्रीसमध्ये प्रॉब्लेम चालू आहे. इंडियन गव्हर्नमेंट ने वन थर्टी फाईव्ह करोड पॉप्युलेशन असूनही. असं ओव्हरकम केलं म्हणजे

हुं तुम्ही घेतलेला का वक्शीनेशन

तुमच्या घरात सगळ्यांनी घेतली वॅक्सीन?

आता ते हे झाल्यावर तर ते अ अजून एक नवीन डिसीज आलेली आहे लहान काय मिजेज जसं बोलतात ना

हां ते झालेलं कारण आमचे सर बोलले की अ महाराष्ट्रीयन मुलांना

ते लोकडाऊन मुले ते यूपी बिहारच्या लोकांनी म्हणजे ते हे केलं, इग्नोर केलं. तर त्यामुळे आता तो त्याची व्हिडीओ आली.

अरे असं तू माझ्याकडून शिकू नको कारण ते जाम टफ पडतं. अ आपण मोटर ड्रायव्हिंग स्कुलमध्ये गेलं ना ते सिक्स टू ऐट थाऊझंड चार्ज पडतात.

अ म्हणजे तुला प्रॉपर शिकवणार पण

तुला प्रॉपर शिकवणार लायसन्स ही देणार ते लोकं. तर ते ते बरं पडतं म्हणजे.

हो बाईक घ्यायचं मनात चाललंय रे.

बाईक चालवायला ईजी असते तर ते मी मोटर ट्रेनिंगला जायची काही गरज नाही डायरेक्ट ऑनलाईन आपल्या घरी येतं. तर ते ऑनलाईन अप्लाय करायचं दोन-तीन दिवसाने तुला ते लोकं हे देणार. तारीख देणार मग तिकडे जाऊन ट्रेनींग होणार तुझी. आणि ते तुला ते

हां तेच सांगतोय दहा पंधरा क्वेश्चन असतात. लेफ्ट इंडिकेटर राईट इंडिकेटर स्पीड ब्रेकर असं काय काय असतं. तर ते ईजी क्वेश्चन असतात ते हे करायचे.

मग पुढच्या दिवशी तुला लर्निंग लायसन्स भेटतं. आणि एखाद्या महिन्याने

तिकडे तू अप्लाय करू शकतोस आणि ऑनलाईन साईट आहे परिवहन डॉट कॉम

तू आता तुला कोणते पिक्चर आवडतात असे डॅशिंग एकदम फनी वगैरे कोणते पिक्चर आवडतात तुला? पिक्चर तर मी बघत नाही हॉरर फक्त मी बघतो तर हॉरर मी बऱ्याचवेळा बघतो आणि लास्ट पिक्चर मी

कोंजेरिन्ग बघितलेलं बघ त्याच्यानंतर मी पिक्चर एवढे बघितले नाही

हो हाय यार कोंजेरिन्ग ची स्टोरी सांग ना मला.

म्हणजे ती कोंजेरिन्ग नाही सॉरी अनाबेला आहे ती तिच्यामध्ये तिला एक परी असते लॉकर लॉकर नाही आपण काय म्हणतो त्याला म्हणजे एक काठीचं अ बॉक्स असतो काठीचा बॉक्स मध्ये त्याला बंद करतात त्याचे प्रेयर प्रेयर करून आणि तिला ते एक स्टोअर रूममध्ये ठेवतात. आणि ते ते कायतर लॉक लावलेले असतात आणि बोलतात तिकडेच राहुंदे आणि ते म्हणजे जे मेन कॅरेक्टर असतात ना त्यांच्या घरी त्यांच्या फ्रेंड येतात. तर त्यांना ते सांगतात की तुम्ही तिकडे जाऊ नका.

आणि एक म्हणजे एक मैत्रीण तिकडे जाते. आणि ती उघडते आणि ती ऍनाबेला म्हणजे ती

आणि मग असंच ते पूर्ण दाखवलेत पिक्चरमध्ये की मग शेवटी. ते हिरो येऊन नेहमी सारखं हिरो येतात आणि

पण ठीक होतं हॉरर फिल्म

हॉररमध्ये एकदम फणी पण असतं.

सगळे बोलायचे चांगला पिक्चर आहे चांगला पिक्चर आहे तर बघितला.

पिक्चर चांगला आहे एवढं कसं आहे माहितीये खास बात नाही पण पिक्चर चांगला आहे तो.

स्पोर्ट्स मी क्रिकेट खेळतो मोस्टली.

रोज सकाळी सात वाजता प्रॅक्टिसला जातो.

क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आधीपासूनच आहे माझं मी लहान होतो तेंव्हापासून मग क्रिकेटला प्रॅक्टिसला कुठे जातोस तू?

मी बॉलिंग करतो मोस्टली आणि बॉक्स क्रिकेट असते त्याच्यात मी बॅटिंग करतो.

अ तू कोणत्या स्पोर्ट्स मध्ये आहे आता?

ते कबड्डी मग मॅचेस असतात, सिलेक्ट झालास काय तू?

कॉलेजमध्ये हाय एक दोन दिवसाने सिलेक्शन

हां नेलेलं ना आम्हाला म्हणजे टू थाऊसंड ट्वेन्टी वनच्या डिसेंबरला आम्हाला नेलेलं.

ते गोल्डन टेम्पल हे सगळं म्हणजे दाखवलं. म्हणजे असं तीनचार हे होते

अ ऐट थाऊसंड घेतलेले.

नाही कॉलेजमध्ये नाहीत

नंतर असं कुठे असं एडज्युकेशन ट्रीपला असं गेलं असं आठवतच नाही मला तर फक्त आता पप्पा मम्मीसोबत तिरुपतीला गेलेलो.

तुमची हॉलीबॉलची टीम आहे ना

हां ते आता एम डी कॉलेजमध्ये

हां कारण मी तिकडे तिकडे हे करतो तिकडे मी

प्रोफेशनल नाही तर खेळतो तर माझा मॅच बघायला गेले

तिकडे चॉल माहितीये तुम्हाला तिकडची ती?

तर मग तो मला बोललेलं की आता मॅच आहे. म्हणजे तो बिचारा अशा छोट्याशा घरात राहतोय. आणि तिथे जॅम प्रॉब्लेम असतात.

अ गटर ड्रेनेज सिस्टम लीक होतो मोस्टली

तुमच्या इथे पाणी ट्वेन्टी फोर हवर्स आहे की लिमिटमध्ये असं.

अ म्हणजे चार वाजता एकदा येतं आणि

एक चार वाजता पंधरा मिनिट आणि सहा वाजता अर्धा तास. भारी आहे तुमच्या इथे आमच्या इथे खूप

ते म्हणजे आमचं आता सध्या तर प्रॉब्लेम चालू आहे कारण आमचं ते वॉटर टॅंक आहे ना जिकडून पाणी येतं

तर आता म्हणजे जरा दिवसांपासून पाण्याचं वर खाली होतंय असं काय काय प्रॉब्लेम होतात. तर आता ते बघू अजून किती दिवस प्रॉब्लेम चालू कारण तिकडचा रास्ता पूर्ण काँक्रीटचा करायचा विचार करतायेत ती लोकं. हाय प्रॉब्लेम कारण पूर्णच रास्ता खोदलंय अर्ध्य साईडने. तुमच्या इकडे म्हणजे प्रॉब्लेम नाही ना काय?

आमची खूप झोप मोड होते खूप अशी पहाटे पाणी येतं तीनचार वाजता पाणी येतं असं. आता असं दोन दिवसा आधी प्रॉब्लेम झाला त्यामुळे एक मुलगा आपला आईला घेऊन जात होता आई रास्ता खोदलेला आणि त्यामुळे काय होतं आजूबाजूला रेती जमा होते ना ती कामाची रेती तर ते त्याने म्हणजे ब्रेक लावला आणि ऍक्टिव्हा होती त्याचा टायर स्लिप झाला. तर ते डायरेक्ट खालीच पडले आणि त्याची आई थोडी म्हातारी होती

तर मग असा प्रॉब्लेम झाला आमच्या इकडे ही. तर त्या अनकॉन्शिअस झाल्या थोड्या टाईमसाठी.

आता माहित नाही कारण ते कोण होतं आम्हालाही माहित नाही. पण असा ते प्रॉब्लेम झाला ते याच्यामुळे रस्त्याच्या कामामुळे.

यार खूप दिवस झाले आपली भेट झाली नाही हां भेट म्हणजे ते कोरोनामध्ये तर मी घराच्या खालीच यायचो नाही. आणि आता म्हणजे एक वर्ष झालं टीवाय होतं. आता मी म्हणजे गेमिंग चा माझा करियर आहे मी मग दिवसभर त्या गेमिंगच्या याच्यामध्येच असतो.

करियर मला बेस्ट करियर हां ते ही मी म्हणजे मी ट्राय तर करतो

गेमिंग सोडून सेकेंड ऑप्शन मध्ये तू हां नाही सेकेंड ऑप्शन काही नाही एमकॉम करणार आणि जॉबला. आणि फ्री म्हणजे टाईमध्ये गेमिंग म्हणजे

कोणत्या क्षेत्रात उतरायचं ठरवलंय पण तू जॉबच्या?

ऑफिस वर्क ऑफिस वर्क सेल्सच्या याच्यात नाही.

तू तू आता काय करणार ये?

माझी अजून त्यामुळे मला वेळ आहे विचार करायला खूप टाइम आहे मला. अच्छा कारण करियर कौन्सिलिंग करून घे कारण तू म्हणजे करियर म्हणजे हे आहे. सगळं ट्राय करू शकतो एमकॉम आहे एमबीए आहे. एमपीएससी यूपीएससी, सीएची एक्झाम देऊ शकतो जर तुला

हो एवढं सफिशिएंट टाइम नाही माझ्याकडे

तर ते जसं तू म्हणजे ट्वेल्थ पास झालास ना त्याचा स्टडी चालू करावा लागतो. तर मग तेंव्हा जाऊन तू तोपर्यंत तुझी पहिली परीक्षा क्लिअर करतो.

म्हणजे तीन वर्ष पण वाचतात आणि त्यांनतर इंटर्नशिप असते सीए खाली

ज्यादिवशी तू मेन एक्झाम पास करशील ना

तू एकदम असं सीए तुझ्या नावाच्या आधी सीए लागणार.